या मध्ये अह आपल्याला हिरवळ झाड ही दिसते आहे.

छान आस कलर फूल घर दिस --

आणि मदल्या साइडला देवी ची मूर्ती दिसते आहे.

सजावट ही छान केलेली आहे.

ही आपल्याला एक पोस्ट डिपार्टमेंट ऑफ पोस्ट इंडिया दिसत आहे.

व त्यावर पोस्टर चा शिक्का दिलाय एक माणूस बसलाय बाजूला.

तो एक रस्ता दिसतो आहे.

आणि रास्ता च पलीकडे आपल्याला दोन तीन कार दिसत आहेत बऱ्याच साऱ्या.

बंगला दिसतो आहे बंगल्याच्या आजूबाजूला छान अशी नारळाची झाड दिसता आहे.

खुप सारे असे हिरवे झाड दिसता आहे डोंगर दिसता आहे.

डी.जे. असावा आय थिंक हा --

आणि तो पण स्पेस मध्ये ठेवलेला आहे.

रंगबेरंगी कलरचे आहेत.

खूप सुंदर असा समुद्र किनारा दिसतो आहे.

इथे जोरात उसून पडताना दिसत आहे.

आजूबाजूला सुंदर अस निसर्गद्रम्य दृश्य दिसत आहे.

झाडं दिसताहेत तर झाडांना रंग दिलेला दिसतो आहे.

आणि कटर वैगेरे घेऊन माणस काम कर--

ब्लॅक कलर च गेट आहे त्याला आजूबाजूला भिंत आहे.

एक बॅकग्राऊंड ला एक माणूस दिसतो आहे.

ही कसलं तरी दुकान असावं मे बी .

दगडाच्या वर एक अ दिसतो आहे म्हणजे एक माणूस उभा आहे.

पण आता तिथ कोणी ही माणस दिसत नाही आहेत.

ही एक ऑफिस दिसत आहे असं नाव दिसत आहे.

बाहेर बऱ्याच साऱ्या मोठ्या मोठ्या--

सजवलेले आहेत त्यात लाइट लागले आहेत.

रोषणाई आहे आणि बरेच सारे माणस उभे आहेत बाया उभ्या आहेत.

आणि येशू ख्रिस्तांच ते चिन्ह ही दिसत आहे.

पाटी आहे त्यात व्हाईट कलर ची नाव लिहिलेली आहेत.

पत्र्यांचे शेड दिसते आहे पक्की मजबूत जून बांधकाम आहे.

राखाडी आणि क्रीम कलर ची डिझाईन दिसते आहे.

सर्व ठिकाणी रेड कलर लागलेला दिसतो आहे.

आणि आजूबाजूला खूप अस पानी पडलेल आहे. चिखल झालेला आहे.

तिने एक ड्रेस परिधान केला आहे.

आणि काही ठिकाणी कमळ फुलेले दिसता आहेत.

नदीमध्ये एका साइड ला खूप सारे कमळ--

मस्जित हिरव्या आणि पोपटी रंगाची आहे.

हे फर्निचर केलेल दिसत आहे फर्निचर --

एक झोपलेला दिसत आहे एका बेड वर.

आणि आजूबाजूला बरेच सारे यंत्र दिसत आहे आणि इथ एक रूम आहे.

आणि काही झाडे पण दिसताय.

आणि एक रोड दिसतो आहे.

आय थिंक एक गौतम बुद्ध यांची मूर्ती ठेवलेली आहे.

समोर एक मोठा दिवा लावलेला आहे.